आह सर एक आनंदाची बातमी द्यायची होती, काल तन्वीचा रिझल्ट लागला. अरे वाह वाह! खूप छान, किती मार्क पडले तिला? तन्वीला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडले सर, सगळं काही तुमच्या मार्गदर्शना मुळेच झालं. खूप छान. सर्व प्रथम तन्वीचं मन:पूर्वक अभिनंदन. आह सर थँक यू थँक यू तन्वीकडून पण आणि आमच्या सर्व कुटुंबियांतर्फे पण तुम्हाला तुमचा खूप खूप धन्यवाद. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय तन्वी एवढे मोठे इतके सारे मार्क्स घेणं पॉसिबलचं नव्हते, थँक यू सर. सर पण आता अजून एक तुमचे मार्गदर्शन हवे आहे आम्हाला. आहो थँक्स काय त्यामध्ये? तन्वीची पण मेहनत आहे ना. आपण फक्त तिला मार्ग दाखवला. अगदी बरोबर सर. बारावी नंतर मार्ग हा खूपच किचकट होतो बारावी पर्यंत तुम्ही तिच्या सोबत होते प्रत्येक क्षणी तिला तुम्ही सगळ्या विषयामध्ये तिला गाइड केले त्यामुळेच तिला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडले पण आता बारावी नंतर तिला जे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग अपॉर्च्युनिटी असते आयुष्यामधली, एक चॅलेंजिंग वळण असतं ज्या वळणामुळे आपलं सगळं आयुष्य घडतं त्या वळणावरती येऊन ठेपलीये आणि तिचे पालक म्हणून आम्हाला सुद्धा खूप धाकधूक व्हायला लागलय. त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला एक्चूअली सर आपलं सर्वसामान्यांचं काय इच्छा असते मुलांनी काय व्हावं. तिची काय इच्छा आहे? ती काय म्हणते? सर आपली सर्वसामान्यांची इच्छा असते की मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनिअर व्हावं, सेट व्हावं पण तिची तर काहीतरी वेगळीच इच्छा आहे.

सर ती म्हणती तिला जर्नालिझम फील्ड निवडायचय. अच्छा अरे बापरे हे तर एकदम नवीन फील्ड आहे आपल्या सर्वांसाठी. हो ना सर तेच तर मला खूप प्रश्न पडला आहे जर्नालिझम हे आपल्या सारख सर्व सामान्य माणसासाठी खूप नवीन फील्ड आहे, जनरली आपण पाहतो शिक्षक, डॉक्टर, इंजीनियर, वकील सर्वसामान्याचे मुलं ह्याच एका फील्ड वर एका ट्रॅक वर चालत असतात. पण या पट्ठीनी मात्र जर्नालिझमला जायचे म्हणून हट्टच करून घेतलाय, तिच्या पप्पांनी तिला खूप समजावून सांगितले नको तुला इतकी सुंदर मार्क पडले, सिईटीला पण छान मार्क पडलेत तू मेडिकल फील्ड कडे जा नक्कीच एकदम हे वेगळे फील्ड आहे पण तिला जर त्या मध्ये इंटरेस्ट असेल आणि तिचामध्ये जर ते स्किल्स असतील तर आपल्याला काहीही हरकत नाहीये तिला हा पण एक आपण पर्याया मध्ये निवडू शकतो, फक्त पर्याय निवडण्या अगोदर आपल्याला त्याचे काही एडव्हान्टेज डिसाएडव्हान्टेज पण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते तिला पटवून देणं पण तितकंच गरजेचं आहे. अगदी बरोबर सर मी एक्चूअली माझी एक मैत्रीण आहे तिला पण काल फोन केला एक्चूअली काल पासून आम्ही खूप टेन्शन मध्येच आहोत तिचा हा नवीन मार्ग निवडल्या मुळे जर्नालिझम ही फील निवडत असताना ती स्वतः जर्नलिस्ट आहे ती अगदी सगळं काही स्वतः चा समोरून पाहतीये स्वतः ते लाईव्ह जागतिये तर म्हंटलं आपण तिच्याशी एकदा डिस्कस कराव आणि तुमच्या शी एकदा डिस्कस करावं तुमच्या दोघांनी जर ग्रीन सिग्नल दिला

कोणते आहेत ते फायदे आणि तोटे दोन्ही आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

आता सर्व सामान्य जर शिक्षक म्हंटलं तर नऊ ते पाच हां जॉब करतो, डॉक्टर म्हण्टलं तर त्याचं रूटीन ओपीडी असते, इंजीनिअर म्हंटलं त्याचं पण त्याच वर्क लाइफ असतं पण जर्नालिझम म्हणजे कसं आहे सर की प्रत्येक लहान मुलाला आजकाल असं वाटतं की जन्मताच टीव्ही वर यावा फोकस व्हावं त्याचं सगळ्यांनी कौतुक करावं वाह वाह करावा या सगळ्या गोष्टी मुळे काय होते प्रत्येकाला असे वाटते की आपलं या जगा मध्ये ना एक वेगळे अस्तित्व असायला पाहिजे सगळ्यांनी आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे, तर नक्कीच तिच्या म्हणण्यानुसार ही एक चॅलेंजिंग अपॉर्च्युनिटी आहे चॅलेंजिंग आहे तर तीचं म्हणणं अस आहे की हा डल डे टू डे लाइफ चा जॉब जो आहे ना बाकीचा आपण डॉक्टर इंजीनियरमध्ये मग तो डल डे टू डे लाइफचा जॉब नाहीये. हो आणि अनिश्चितच हा जॉब डल डे टू डे लाईफचा नाही ये पण त्यामध्ये पण काही आपल्याला गोष्टी सांगाव्या लागतील, याच्यामध्ये टाईमिंगचं लिमिटेड नसतो.

तर आपण फिक्स सकाळी निघतो आवरून सगळं घरातला आणि संध्याकाळी येतो पण जर्नालिझम हा चॅलेंजिंग प्रॉजेक्ट आहे यामध्ये दिवस, रात्र, सकाळ, संध्याकाळ असं काहीच उरत नाही जा वेळेस तुम्हाला एखादी न्यूजची हिंट अली तुम्हाला तुमचं स्वतःचं पर्सनल लाइफ सोडून त्याच्या पाठीमागे धावावं लागतो जसं एखादी स्पोर्ट्स न्यूज घ्यायचे पॉलिटिक्स, आता तर पॉलिटिक्स बद्दल काय सांगावं सर पॉलिटिक्स म्हणजे ना चोवीस गुणिले सात तास चालणारा व्यवसाय झालेला आहे कोणत्या का पॉलिटिक्स वाल्यानी काय केले आहे सकाळी तो किती वाजता जॉगिंग ला चाललंय संध्याकाळी तो कोणता डिनर करतोय किंवा एखादा पिक्चर अॅक्ट्रेस वाल्यानी मूवी अॅक्ट्रेस वाल्यानी काय केला आहे हे सगळे जर्नलिस्ट आपल्याला दाखवत राहतात अगदी कालच पाहिलं तर त्या करीना कपूर चा जो छोटा मुलगा आहे त्याने लॉलीपॉप खाल्ला तो कोणते कंपनीचा लॉलीपॉप खाल्ला ह्याचावर एक तास न्यूज येत बसली होती म्हणजे सर ही खूपच म्हणजे कधी कधी असं वाटतं की काय चालला काय आहे जर्नालिझम हे आपल्या देशाच्या लोकशाहीचे चार स्तंभ पैकी एक स्तंभ मानला जात होता पण आता करीना कपूरच्या छोट्या मुलांनी कोणत्या लॉलीपॉप खाल्लाय नंतर हृतिक रोशन कोणत्या जिम मध्ये जाऊन हे करतोय नंतर आपला धोनी काय प्रकारचं कोको कोला घेतोय का तो सॉफ्ट ड्रिंक घेतोय का हार्ड ड्रिंक घेतो काय करतोय ते सगळ्या गोष्टी सांगणं म्हणजे ना खूप चॅलेंजिंगच झाले आहे, जर्नलिस्ट सगळ्या गोष्टी त्या बद्दल बोलत राहतात खरंय. त्यामध्ये आपल्याला पण वेगवेगळे फील्ड निवडता येऊ शकतात त्यामध्ये असे नाही की फक्त आपण ॲक्टर लोकांचा किंवा पॉलिटिशियनचं त्यामध्ये रुटीन वगैरे फॉलो करायच त्यामध्ये आणखी खूप बरेचशे फील्ड आहे जे आपल्याला माहिती नाहीत आपल्याला ते आधी जाणून घ्यावे लागतील आणि अश्या फीड मध्ये एंट्री करताना सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप आवश्यक आहे

अवेअरनेस झालेले आहेत त्यामुळे खूप सारे फायदे होत आहेत डेफिनेटली हे फायद्याचा सुद्धा विषय आहे पण सर याचं माझ्या मैत्रिणीला विचारलं की अरनिंग सोर्स किती भेटतोय, काय भेटतोय तर ते तुम्हाला काही आयडिया आहे का सर त्याची अरनिंग म्हणून जर्नालिसमचा वापर किंवा एक जगण्याचं साधन म्हणून जर्नालिसमचा वापर आपण कसं करू शकतो? त्या मध्ये आता सुरुवातीला एंट्री लेव्हल साठी तुम्हाला कमी वर सुरू करावे लागेल पण जसं जसं त्यामध्ये तुम्हाला एक्सपीरिअन्स येत जाईल तर त्या प्रमाणे वाढवून देतात असं नाही कि त्यामध्ये खूप कमी आहे, आता खूप मोठमोठे लोकं त्यामध्ये आपण पाहतो कि

सर पण तुम्ही म्हणताय ते खरे पण जर्नालिझमचं जर आपण पाहिलं तर एंट्री लेव्हल फीज किवा एंट्री लेव्हल जी इन्कम सोर्स आहे तो विचार केला तर तो तीन लाखांच्या जवळपास

की अर्णब गोस्वामी आहेत, राजदीप सरदेसाई आहेत सगळेजण अर्णब गोस्वामी किंवा राजदीप सरदेसाई तर नाही बनू शकणार. आपण एंट्री लेव्हलचं जर पॅकेजचा विचार केला तर तीन लाखांप्रमाणे पर प्रति वर्षी ते पॅकेज सुरू होतं, ते हळूहळू पाच वर्षा ची एक्स्प्रेस मध्ये पाच लाखा पर्यंत जातो पण अर्णब गोस्वामी राजदीप सरदेसाई बनणं म्हणजे एखादा मोठा स्तंभ उभा करण्या सारखे आहे त्यामुळे सर्वसामान्यांसाठी नक्कीच हा एक चॅलेंजिंग विषय होऊ शकतो. त्यानंतर जर विचार केला लॉंग डेज वर्किंग खूप आहे ह्याचामध्ये, लॉन्ग डेज वर्किंग मध्ये काहीच ब्रेक नाही आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये काम करत राहतो, खूप स्ट्रेसफुल पण होत आहे जर्नलिज्मचं लाइफ, जर्नलिज्म च्या लाईफ मध्ये डेडलाइन दिल्या जातात, एक्चूअली आता ह्या डेडलाइन तर आपल्याला प्रत्येक करियर मध्ये येतातच आहेत. पण डेडलाइन आपण आपले ऑफिस आवर मध्ये संपवतो, पण जर्नलिज्म मधल्या डेडलाईन मात्र चोवीस बाय सात अशा चालूच राहतात

सर तेच तर ना आधी मला मला स्वतः ला पटवून द्यावं लागेल हा फायद्याचा विषय आहे का तोट्याचा विषय. मीच एक्च्युली स्वतः इतकी कन्फ्यूज झालेली आहे कि तिला सांगण्याच्या आधी मला स्वतःलाच ह्या करिअर बद्दल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काय आहे, त्याचे प्रॉस आणि कॉन्स काय आहेत ह्याचा विचार करावा लागेल आता त्याच्या मध्ये सर आता आपण पाहिलं करोना काळा मध्ये कोणीच लोक घराच्या बाहेर पडत नव्हते पण आपले हेल्थ केअर वर्कर्स आहेत, जर्नलिस्ट आहेत, पोलीस आहेत, हे लोक मात्र आपली देशाची सेवा करत होते, ही एक प्रकारची देश सेवा पण आहे.

तर ही देश सेवा बनताना सोशलिझम पण एक जर्नलिझमचा प्लस पॉइंट आपण पकडू शकतो यामध्ये काय होतं सर खूप साऱ्या लोकांना भेटायला चान्स भेटतो त्यामुळे लोकांचे प्रॉब्लेम काय आहेत, लोकांचे आनंद काय आहेत, त्याच्या मधे इंटरेस्टिंग पीपल असतील, इंटरेस्टिंग पीपल मधले काय पॉजिटिव्ह गुण आहेत, आपण त्यांच्या काही खूप सारे स्टोरीज शेअर करू शकतो त्यामुळे आपण मोटिवेट होतो. आजकाल सकारात्मक न्यूज म्हणून एक चॅनल आलेला आहे, त्यामध्ये खूप सारे लोकांना सकारात्मक न्यूज प्रोवाईड केल्या जातात तर खूप सारे फेमस लोकांना भेटण्याची पण अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे

तर तेच, तिचं म्हणणं तेच आहे की मी खूप साऱ्या पॉजिटीव्ह लोकांबद्दल बोलू शकेल, भेटू शकेल आणि सगळ्यात महत्वाचं तिचं म्हणणं आहे की प्रेस कार्ड. आता प्रेस कार्ड म्हणजे एखाद्या ट्रम्प कार्ड सारखं झालंय सर. तुम्ही पाहा ना, सर्वसामान्य माणसाला कुठे जायचे असेल तर त्याला प्रेस कार्ड लागतं, त्याला कोणत्याही ठिकाणी सहजासहजी परमिशन भेटत नाही जाण्यासाठी पण हे जर्नलिस्ट आहे त्यांच्याकडे प्रेस कार्ड असतं

एखाद्या सैनिकाला कसं त्याच्या खांद्यावर बिल्ला असल्यानंतर छाती मध्ये एक जोश भरला जातो तसं ते जर्नलिस्टच्या जवळ ते प्रेस कार्ड असल्यानंतर किसी भी आप तकलीफ से गुजर जाएंगे तो जोश तिच्या मध्ये येतो सर. तर त्यामुळे मला खूपच नवल वाटतं सर की तो जोश पाहून खरंच मला खूप असं मन भरून येतं सर, की जे काही ती करेल ते चांगल्या गोष्टी साठीच करेल याबद्दल तिचं खूप कौतुक करण्यासारखे आहे कारण हे एक वेगळं फील्ड आहे जे कुणी सहसा निवडत नाही आणि तिला जर यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तिची करण्याची तयारी आहे तर ती नक्कीच खूप यामध्ये पुढे जाऊ शकेल.. बरोबर सर, अगदी बरोबर कारण काय प्रत्येक गोष्टी मध्ये प्रत्येक फिल्ड मध्ये आपला पाहायचा नजरिया फार महत्वाचा आहे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे पाहायचं नजरिया बदलतो त्या वेळेस आपल्याला ती गोष्ट खूप वेगळी दिसायला लागते. त्या प्रमाणे तिच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत तिला ह्या गोष्टी, ह्या गोष्टी मध्ये असलेल्या तुटवडा मध्ये सुद्धा आनंद जाणवतोय तर तिचा आनंद जो आहे तो माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरेल सर त्यामुळे काये तिच्या आनंदा पुढे मला माझं कोणती गोष्ट जी दुःखाची वाटत आहे ती योग्य वाटत नाहीये. त्याच्यामुळे जर्नलिज्म मला असं वाटतं जर तिला आनंद भेटत असेल, ती देशकार्य जर काही करत असेल तर नक्कीच मी तिच्या पाठीशी आहे त्यामुळे जर्नलिज्म फील्ड हे देशासाठी खूप महत्त्वाची बाब ठरले जाईल आणि मला असे वाटते की भविष्यातला एक तारा म्हणून तन्वी नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी करून जाईल जेणेकरून भविष्यामध्ये बाकीच्या पिढ्या ज्या आहेत तन्वीच्या बाबतीमध्ये अभिमानाने त्यांचा पण ऊर भरून येईल. सर, धन्यवाद सर तुम्ही तुमचं मार्गदर्शन दिल्या बद्दल. हो तुमचं पण अभिनंदन आणि आपण यामध्ये सगळे तन्वीला नक्कीच सपोर्ट करू आणि तिला त्यामधून एकदम पुढे जाण्यासाठी आपण तिचे मार्गदर्शन पण करू वेळोवेळी. हो सर, धन्यवाद, धन्यवाद सर, थँक यू. तन्वी, तू नक्कीच जर्नलिझममध्ये सक्सेसफुल होशील. थँक यू!